सहा महिने ईशान्येकडून नैऋत्येकडे असे वाहतात, त्यांना monsoon वारे आपण म्हणतो. कसे वाहतात ते सहा महिने नैऋत्येकडून ईशान्येकडे आणि सहा महिने ईशान्येकडून नैऋत्येकडे ते वाहतात. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी आहेत, त्या महत्त्वाच्या बघायच्या आहेत. उच्च दाब आणि कमी दाब. आपल्याला monsoon अभ्यासताना हे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो बघुयात आपण उच्च दाब जे आहे आणि कमी दाब जे आहे. तर मित्रांनो उच्च दाबाकडून कमी दाबाकडे नेहमी वारे वाहतात. आपण हे प्राकृतिक भूगोलामध्ये वाऱ्यांच्या यांच्यामध्ये पाहिलं होतं की वारे कसे वाहतात? उच्च दाबाकडून कमी दाबाकडे नेहमी वारे वाहात असतात. त्यानंतर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा कमी दाब काय आहे, ते बघून घेऊया. तर बघा तुम्ही जर एखाद्या पृष्ठ भागावर उभे आहात, समजा जमिनीवर तुम्ही उभे आहात आणि वारा जेव्हा खालून वर जातो वारा काय होतो खालून वर जातो. तेव्हा तुम्हाला मित्रांनो तुमच्यावरती pressure जाणवत नाही. काय होत नाही, तुम्हाला वारा जेव्हा खालून वर जातो तेव्हा pressure जाणवत नाही. वरून हवा येते, म्हणजे fan ची हवा येते. आणि जोरात हवा येतात. तर तुमच्या डोक्यावरती तुम्हाला काय जाणवतो pressure जाणवतो. आपल्याला काय वाटतं तिथं high pressure जाणवतं. आणि त्याच तुलनेने जर असं पाहिलं तर इथं आपल्याला low pressure जाणवतं कारण हवा खालून वर जाते. म्हणजे समजा खालून fan वर लावलंय तर तुम्ही उभे असले तरी तुम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही. pressure जाणवणार नाही. आणि मित्रांनो ही जी कमी दाबाची परिस्थिती आहे, ती सामान्यता कुठे असते तापमान कसं असतं उच्च असतं. म्हणजे काय होतं तर एखादा पृष्ठभाग आहे, तर इथली जी हवा असते ती जेव्हा पृष्ठभागाचे तापमान खूप जास्त असते, उच्च तापमान असेल तेव्हा काय होते ही हवा काय होते तापते. हवा गरम होते आणि ती

जाते. त्यानंतर मित्रांनो ही जी हवा वर जाते म्हणून ही कोणत्या प्रकारचे झाली? अरोही प्रकारची झाली. अरोही ~अरोही हवा, कशी आहे ती? वर जाते. म्हणून काय झाली अरोही हवा झाली. आता मित्रांनो इथे काय आहे? हवा गरम असते तिथे घनता कमी असते. ती वर जाते. तर मित्रांनो वर जात असताना सोबत काय घेऊन जाते? humus घेऊन जाते. आर्द्रता घेऊन जाते. तिची आर्द्रता holding capacity जी असते ती कशी असते? या हवेची, कोणत्या गरम हवेची आर्द्रता holding capacity कशी असते, जास्त असते. आणि ती आर्द्रता सोबत वर घेऊन जाते. एक limit पर्यंत जाऊन त्यामध्ये काय होत जातं? condensation वगैरे तुम्ही science मध्ये अभ्यासलं असेल. तर आपल्याला माहिती आहे, आपण जे भात वगैरे लावतो वर वाफेचं पाणी होतं, मग काही कालांतराने वर पण अशीच जाते. तर वर फक्त वाफ त्याचं पाणी होतं परत त्याला उष्णता मिळते परत ती वाफेत रु~ रूपांतर, परत पाणी एक limit पर्यंत गेल्यानंतर काय होतं? तर ते संपत पूर्ण आणि पाऊस पडतो. आपण हे पाहिलं होतं तिकडे प्राकृतिक भूगोलामध्ये. आता इथं काय होतं? आर्द्र. इथे तर same concept आहे. जर जेव्हा मित्रांनो ती हवा जेव्हा वर जाते, आर्द्रता घेऊन जाते आणि ते आर्द्रता म्हणजे काय तर पाण्याचे छोटेछोटे थेंब असतात, आणि ते वर तरंगत राहातात. तरंगत राहतात तर एकाच घन स्वरूपात येतात. म्हणजे एकत्र येतात जेव्हा ते सगळे कण पाण्याचे थेंब जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या पट्ट्यातून काय होते ढग निर्माण होतात. तर ते ढगांची निर्मिती होते. कशामुळे होते, संगणन प्रक्रिया, ही प्रक्रिया आपण पाहिली याला काय म्हणतात संगणन प्रक्रिया म्हणतात. condensation process तर condensation मुळे काय होतात ढगाची निर्मिती होते. आणि ढगांची निर्मिती झाली तर मित्रांनो तिथे काय होतो पाऊस पडतो. ढगांमुळे पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे तिथलं wet होणार. area कसा असणार wet area असणार. त्यानंतर मित्रांनो आपण जर ही परिस्थिती पूर्ण पाहिली तर मग इथं पर्जन्य आलं, सगळं आलं तर ही परिस्थिती कशी असते cyclonic condition असते, कशी असते cyclonic condition असते. म्हणजे काय चक्रीवादळजन्य परिस्थिती येथे असते. तर अशा प्रकारे मित्रांनो कमी दाबमध्ये या सर्व गोष्टी पाहिल्या. आता याच्या बरोबर उलटी, याच्याबरोबर opposite प्रक्रिया किंवा opposite प्रक्रिया कुठे असते तर उच्चदाब जिथे असेल तिथे असते. आता आपण बघुया. आपण पाहिलं की उच्चदाब आपल्याला जाणवतो. जेव्हा आपल्या वरून हवा येते तेव्हा. तर मित्रांनो हे कधी होतं, जिथं तापमान कसं असतं. कमी असतं. सामान्यता कमी तापमान जिथे असल तिथ सामान्यता लक्षात ठेवा. नेहमी सामान्यता कमी तापमान जिथं असेल तिथं आपल्याला उच्चदाब

आणि या हवेवरती तापमान की असतं. तुम्ही एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल तापमान आणि घनता हे दोन्ही कसे आहेत, एकमेकांना व्यस्त चलनात आहेत. म्हणजे काय तापमान जर जास्त असेल तर घनता कमी असणार घनता जर तापमान जर कमी असेल तर घनता जास्त असणार. म्हणून इथे जर तापमान कमी आहे, तर घनता कशी असणार असते इथे जास्त घनता असणार आणि ही हवा घनता जास्त असल्यामुळे कशी असणार हवादेखील जड असणार. आपण पाहिलं कमी दाबच्या ठिकाणी हवा गरम असते परंतु तिथली हवा कशी असते हलकी असते, कारण घनता कमी असते. इथे घनता उच्चदाबाच्या इथे कशी असते हवेची घनताही जास्त असते. आणि त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं की हवा वरून खाली येते म्हणून हिला काय म्हणतात अवरोही हवा म्हणतात. जेव्हा खालून वर जाते ती अरोही झाली आणि वरून खाली येते ती काय झाली अवरोही अवरोही हवा झाली. त्यानंतर मित्रांनो या हवेमध्ये आर्द्रता holding capacity नसते. यामध्ये आर्द्रता holding capacity खूपच कमी असते. नाही त्यामुळे काय होत नाही, ढगांची निर्मिती होत नाही. आकाश कसं निरभ्र आकाश असतं. clear sky असतं. त्यामुळे clear sky असल्यामुळे पाऊस पडूच शकत नाही. पाऊस पडण्याचे काहीच chances नाहीत, त्यामुळे येथे पर्जन्य नसतं.

त्यानंतर मित्रांनो इथे आपण पाहिलं की कमी दाबाच्या इथं काय सगळं पाऊस वगैरे पडतो, चक्रीवादळजन्य परिस्थिती असते. परंतु तिथे पाऊस पडत नाही, पर्जन्य नसतं, निरभ्र आकाश असतं. इथं कशी condition असणार इथे anti cyclonic condition असणार. कशी असणार anti cyclonic condition असणार. प्रतिचक्रीवादळीय परिस्थिती इथे असणार, आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे आपण कमी दाब आणि उच्चदाब बघितले आहे. मित्रांनो या नंतर आपल्याला summer monsoon अभ्यासायचा आहे. पण त्याआधी आपण बघुया की जे summer monsoon असतो, त्याआधी भारतामध्ये पाऊस पडतो. परंतु तो monsoon नसतो. तो वेगळ्या प्रकारचा असतो. तर मित्रांनो मे महिन्यामध्ये सोळा degree north ला सोळा degree north या ठिकाणी काय होतं low pressure मुळे पाऊस पडतो. कशामुळे पाऊस पडतो. कमी दाबामुळे तिथे पाऊस पडतो. आणि तो पाऊस कुठे पडतो मित्रांनो जिथे डोंगर असतील, पर्वत, टेकडी अशाच ठिकाणी या प्रकारचा पाऊस पडतो. याला आंबेकरी असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये या पावसाला आंबेकरी असं म्हटलं जातं. मित्रांनो बघा या वारे येतात आणि ते पर्वताला पुढे येऊन काय होतात वारे येतात येतात आणि पर्वताला एक side ला पर्वताच्या येऊन तिथे धडकतात आणि पर्वताला धडकल्यामुळे तिथे इथंपर्यंतच येतात आणि इथे ते पूर्ण त्यांची आर्द्रता सोडून देतात आणि इकडे काय होतं? ढग असे, ढग तिथे तयार होतात आणि पाऊस पडतो. आणि हे पर्वताच्या फक्त एकाच बाजूला होतं. ही concept आपण अवरोधी प्रकारचा पाऊस पाहिला होता. ही concept आपण प्राकृतिक भूगोलात शिकलो होतो. जगाच्या प्राकृतिक भूगोलामध्ये. त्यानंतर पुढे ती कोरडी हवा घेऊन जाते. तर हा पाऊस कोणत्या प्रकारचा असतो, अवरोधी प्रकारचा पाऊस असतो. तर मित्रांनो अवरोधी प्रकारचा पाऊस इथे पडतो. कधी मे महिन्यामध्ये कुठे सोळा degree north ला low pressure मुळे पडत असतो. तर मित्रांनो फक्त डोंगराच्या ठिकाणी पडतो हे इथे लक्षात घ्या. आणि हा monsoon नसतो. हा अवरोधी पाऊस असतो. त्यानंतर मित्रांनो या पावसाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं ्आहेत. ती महत्त्वाची आहेत. त्यावर प्रश्न विचारला जातो. आपण ती नावं कोणती आहेत ते बघुया. तर बघा कर्नाटकमध्ये या पावसाला काय म्हटलं जातं mango shower म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये काय म्हटलं जात? आंबेसरी म्हटलं जातं. कर्नाटकात mango shower म्हटलं जातं. त्यानंतर केरळमध्ये याला coffee shower म्हटलं जातं. कारण की का असं म्हणतात coffee साठी हा पाऊस कसा असतो चांगला असतो, गरजेचा असतो. coffee ची लागवड केली जाते आणि हा पाऊस तिथे जेव्हा पडतो त्या coffee च्या पिकासाठी हा एक चांगला उत्पन्न देणारं असतो. त्यामुळे याला coffee shower असं म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो ओडिशा आणि बंगालमध्ये काय म्हणतात काय बैसाखी म्हणतात. ओडिशा आणि बंगालमध्ये याला काय म्हणतात काल बैसाखी. म्ह~ म्हणतात. मित्रांनो यावर प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लक्षात घ्या आणि पाठ करून ठेवा. त्यानंतर मित्रांनो आसाममध्ये याला बोर्डोइचिला असं म्हटलं जातं. बोर्डोइचिला आसाममध्ये म्हणतात. तर यावर जोड्या जुळवा किंवा गट वेगळा गट काढावे, पर्याय ओळखा, अचूक पर्याय ओळखा असे विचारले जाऊ शकतं. अचूक जोडी ओळखण्यासाठी तर हे महत्त्वाचे आहे, यानंतर आपल्याला उन्हाळ्यात जे उन्हाळ्यामधला असणारा monsoon म्हणजेच काय तर summer monsoon आपल्याला अभ्यासायचं आहे. मित्रांनो आता आपल्याला summer monsoon बघायचं आहे. तर बघा मित्रांनो summer monsoon आणि त्यानंतर आपल्याला winter monsoon बघायचं आहे. तर सुरुवातीला आपण summer monsoon बघुया. तर बघा तुम्हाला आधी सांगितलं की उन्हाळ्याच्या आधीपण पाऊस येतो उन्हाळ्यामध्ये मे पर्जन्य आपण ज्याला म्हणतो monsoon ज्याला म्हणतो त्या आधीपण आंबेसरी करून एक पाऊस पडतो आपण पाहिलं होतं पर्वताला अवरोधी प्रकारचा पाऊस पडतो. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला त्यानंतर जो original ज्याला monsoon म्हणतात तर ते बघायचं आहे. तर त्यामध्ये बघुया आपण मी तुम्हाला map through नाही सांगतये. आपण ज्या detail lecture बघू त्यावेळी व्यवस्थित अभ्यासू. आपण just कशावर प्रश्न विचारले जातील ते आपण Facts येथे घेणार आहोत. तर मित्रांनो बघा summer monsoon जो असतो तो जेव्हा येतो ज्या वारे येतात तेव्हा काय होतं पहिल्यांदा वीस मेला सगळ्यात आधी पाऊस कुठे पडतो वीस मेला अंदमान निकोबारमध्ये पाऊस पडतो. कुठे पाऊस पडतो अंदमान निकोबारमध्ये पाऊस पडतो. त्यानंतर मित्रांनो पंचवीस मेला वीस मेनंतर पंचवीस मेला श्रीलंका आणि म्यानमारमध्ये पाऊस पडतो. कुठे श्रीलंका आणि म्यानमारमध्ये पाऊस पडतो. त्यानंतर एक जूनला काय होतं?

होतो. त्यानंतर मित्रांनो एक जूनला पहिला काय असतं? एक जुलैला अशी परिस्थिती निर्माण होते की संपूर्ण भारतामध्ये काय निर्माण होतो कमी दाब असतो. संपूर्ण भारतामध्ये कसं असतं कमी दाब असतो. मित्रांनो कमी दाब बघा आता आपल्याला माहितेय की फेरेलचा नियम सगळ्यांना माहिती असेल जे आपण पाहिलं आपलं विषुववृत्त आहे तेथून वारे आले विषुववृत्तामध्ये आपण जी पृथ्वी पाहातो ती पृथ्वीवरती दक्षिण गोलार्धामध्ये फेरेल काय सांगतो दक्षिण गोलार्धामध्ये वारे वाहात असताना त्यांच्या डावीकडे झुकतात आणि ते जेव्हा उत्तर गोलार्धातात जातात तेव्हा उत्तर गोलार्धात वारे वाहत असताना ते त्यांच्या उजवीकडे झुकतात. तर बघा त्यांच्या डावीकडे आणि इथं ते उजवीकडे झुकतात. हेच वारे पुढे येऊन भारतात किनारपट्टीला लागून आपल्याला पाऊस पडतो एक जूनला येथे ते. burst होतात. burst of rain जे burst of monsoon जे म्हणतो ते येथे होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण भारतात एक जुलैला काय होतं कमी दाब निर्माण होतो. कमी दाब काय आपण पाहिलं न वारे high pressure कडून low pressure कडे जाते. आणि त्या high pressure असेल तर ते कसं असणार ते low pressure असणार. तर संपूर्ण भारतामध्ये एक जुलैला कमी दाब निर्माण होतो. त्यानंतर मित्रांनो पश्चिम घाटामध्ये जर आपण बघितलं तर पश्चिम घाटामध्ये दक्षिणे~ कडून उत्तरेकडे जाताना दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना काय होतं पश्चिम घाटात जी उंची आहे ती कमी होत जाते पश्चिम घाटामध्ये दक्षिणेकडून म्हणजे खालून वर जाताना काय होतं

पण हाच जर महाराष्ट्राचा विचार केला तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये याची उलट स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये उलट म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये जे दक्षिणेकडून उत्तरेकडे इथे पश्चिम घाटाची उंची कमी होते, पण महाराष्ट्रात उत्त~ कडून दक्षिणेकडे जाताना उंची कमी होत जाते हे एवढं येथे लक्षात ठेवा. महाराष्ट्र oriented प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. मित्रांनो ही पश्चिम घाटाची जे आहे पश्चिम घाटा दक्षिणेकडून उत्तरकडे जाताना उंची कमी होते. याचं कारण काय असेल? तर याचं कारण आहे plate tectonics ज्या plates असतात त्या एकमेकांना धडकतात. भूपट्टा एकमेकांना धडकतात. त्यामुळे अशी situation निर्माण होते. तर मित्रांनो आपण summer monsoon विषयी जे महत्त्वाचं आहे ते पाहिलेलं आहे. यावर प्रश्न विचारले जातील, हे लक्षात ठेवा. या सगळ्या dates महत्त्वाच्या आहेत.

उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतू असतात. पावसाळा आपण एक बनवलेला की आपण म्हणतो. पण दोनच ऋतू असतात. सहा महिने उन्हाळा आणि सहा महिन पावसाळा sorry हिवाळा. तर असं तुम्ही लक्षात घ्या. तर winter monsoon आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो काय होतं, ईशान्य - नैऋत्य वारे जे आहे, ते पश्चिमी जेमतेम तर या दोनच काय करत असतात या winter monsoon वरती परिणाम करत असतात. तेव्हा winter monsoon जे ते आहे, ते दोनच गोष्टींमुळे येतं. कोणतं ईशान्य नैऋत्य वारे आणि पश्चिमी तर आपण बघुया ईशान्य नैऋत्य वारे जे आहे, तर त्यामुळे काय होतं मित्रांनो ईशान्य नैऋत्य वारे जे येतात तेव्हा तामिळनाडूची किनारपट्टी आणि अंदमान निकोबार येथे पाऊस पडतो. बघा. हाच आपण भारत आहे आपला. ईशान्य आणि नैऋत्य वारे येतात. येथून येतात ते वारे आणि तामिळनाडूची आपली किनारपट्टी आहे, काय म्हणतात मित्रांनो तामिळनाडूच्या किनारपट्टीला? काय नाव आहे? कोरोमंडल

ईशान्य नैऋत्य वारे जे आहे ते येतात आणि अंदमान निकोबार इथं देखील पाऊस पडतो. तर या दोन ठिकाणी ईशान्य नैऋत्यू वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. कुठे तामिळनाडूची किनारपट्टी आणि अंदमान निकोबार बेटे. त्यानंतर मित्रांनो पश्चिमी आहे, पश्चिमी जो आहे, ते हिमालयला जाऊन धडकतात. कुठून येतात ते येथून समजा आपला भारत आहे तर इथून इथं नाहीये. तर इथून पश्चिमेला वा~वारे जे आहे, पश्चिमी आहे, ते येथून येतात. ते येथून आले की पुढं जाऊन हिमालयला ते धडकतात आणि उत्तर पूर्व भारत जो आहे म्हणजे कुठे इथे. तर इथे पाऊस ते पाडतात. तर एवढ्या area मध्ये ते पाऊस पाडतात. आणि मित्रानो या प्रवाहामुळे काय होतं पाऊस तर देतात उत्तर पूर्व भारतात परंतु जसजसे हे वारे पुढे जातात. जसजसे ते वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात तसं तसा पाऊस काय होत जातो, कमी होत जातो. तसतसा पाऊस कमी होत जातो. म्हणजे या area मध्ये जर पुढे जाणार तर इथे जास्त पाऊस पडतो तर इथे थोडा कमी त्यापेक्षा कमी असा की पाऊस होत जाणार पुढे. तर अशा प्रकारे आपण winter monsoon आणि summer monsoon विषयी जे महत्त्वाचं आहे, ज्यावर प्रश्न विचारले जातील तेवढा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक महत्त्वाचा topic बघायचा आहे. तो म्हणजे मृदा. मित्रांनो आपण भारतीय हवामान अभ्यासलं आहे. आता आपल्याला भारतीय मृदा बघायची आहे. हा एक महत्त्वाचा topic आहे. यावर प्रश्न विचारले जातात. alternate year ला तरी प्रश्न असतंच असतं. त्यामुळे तुम्ही लक्ष नीट लक्ष देऊन बघा आणि note down करून घ्या. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर मित्रांनो भारतीय कृषी संशोधन परिषद जी आहे. तर या भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना एकोणीसशे शह्याऐंशीमध्ये झाली. कधी झाली? एकोणीसशे शह्याऐंशीमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना झाली. आणि मित्रांनो याचे मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली येथे. आहे. नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे. तर या कृषी संशोधन परिषदेच्या establishment year वरती, या त्यांच्या संस्थापन जो वर्ष आहे, वर्धपान दिन वर्ष आहे त्यावरती किंवा त्यांचे मुख्यालय कुठे आहे, यावरत प्रश्न विचारला जातो. आणि मित्रांनो हे जे भारतीय कृषी संशोधन परिषद आहे तर या परिषदेने भारतामध्ये आठ प्रकारच्या मृदा आहेत, त्या मृदेचे त्यांनी आठ प्रकारे वर्गिकरण केलेले आहे. ते कोणत्या प्रकार आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर हे आठ प्रकार आहेत, ते आपण detail मध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा आपण त्याची नाव बघून घेऊया. तर बघा मित्रांनो भारतातील प्रमुख मृदा कोणकोणत्या आहेत? तर गाळाची मृदा, त्याचं composition किती आहे तर तुम्हाला माहिती असेल भारतामध्ये सर्वाधिक कोणती मृदा आढळते तर गाळाची मृदा आढळते. हिमालयाच्या येथून आपण पाहिले तर पूर्ण गाळाचे मैदानच तयार झालेली आहेत. तर मित्रांनो जे प्रमुख मृदा आहेत. त्यात गाळाची मृदा त्रेचाळीस point चार टक्के इतक्या प्रमाणामध्ये गाळाची मृदा आढळते. त्यानंतर पुढे आहे लाल मृदा. ही लाल मृदा आहे, ती अठरा point सहा टक्के एवढी आढळते. म्हणजे गाळाच्या मृदेनंतर सर्वाधिक कोणती मृदा असेल तर ती लाल मृदा आहे. त्यानंतर मित्रांनो काळी मृदा, काळी माती म्हटलं जातं तर ती पंधरा point दोन टक्के एवढी आढळते.

सात टक्के एवढी आढळते. तुम्हाला याचा क्रम लावायचा देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या सर्वाधिक गाळाची मृदा, त्यानंतर लाल मृदा, त्यानंतर काळी मृदा आणि laterite मृदा. त्यानंतर मित्रांनो मग वाळवंटीय मृदा आहे. पर्वतीय मृदा आहे. दलदलीय मृदा आहे. आणि खारट व आम्लारी मृदा आहे. आता या ज्या चार मृदा आहेत, त्या खूप प्रमाणात आढळतात. तर वाळवंटीय मृदा तुम्हाला वाटेल खूप असेल पण खूपच कमी आहे ना, तसं बघितलं तर खूप भारताच्या हेच्याने. ते पाच number ला आहे. आणि मग पर्वतीय, दलदलीय मृदा, खारट व आम्लारी मृदा आता हे जे आहेत. पाच ते आठ. म्हणजे चारही प्रकार आहेत तर यांचं composition जे आहे, ते सतार point नऊ टक्के एकूण ही साऱ्यांची composition आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. mostly पहिले चार तरी लक्षात ठेवा, किंवा पहिले पाच

तर बघुया मित्रांनो आपण आता Detail मध्ये गाळाची मृदा. ज्याला जलोद मृदा असे देखील म्हटलं जाते. तर त्याची आपण वैशिष्ट्यं आणि क्षेत्र बघुया. तर मित्रांनो गाळाची मृदा आहे, ती पंजाब ते आसामच्या मैदानापर्यंत पसरलेली आहे. आपण पाहिलं गाळाची मृदेचा विस्तार सर्वाधिक आहे. ती पंजाब ते आसामच्या मैदानापर्यंत पसरेली आहे. मित्रांनो याशिवाय पंजाबच्या आसामच्या मैदाना व्यतिरिक्त गाळाची मृदा आणखी कुठे आहे तर नर्मदा नदी, तापी नदी, गोदावरी नदी, कृष्णा नदी, कावेरी नदी, आणि महानदीचा प्रदेश इथंपर्यंत देखील गाळाची मृदा आहे. या प्रदेशांमध्ये देखील गाळाची मृदा आपल्याला सापडते. का तर त्या गाळा वाहून आणतात. त्यानंतर मित्रांनो पंधरा लाख चौरस kilo meter इतकं या गाळाच्या मृदेचं क्षेत्र आहे. किती क्षेत्र आहे पंधरा लाख चौरस kilo meter त्रेचाळीस point चार टक्के एवढं त्यांचा विस्तार आहे. जेवढं त्यांचं composition आहे, या मृदेचं. त्यानंतर मित्रांनो ही जी गाळाची मृदा आहे तिचा रंग कसा असतो तर गाळाच्या मृदेचा रंग फिकट तपकिरी. कसा आहे, फिकट तपकिरी. किंवा आपण brown किंवा ash brown रंगाची गाळाची मृदा सापडते. मित्रांनो आपण नद्या पाहात असताना किंवा आपण पाहिलं पाहिलं होत बांगर प्रदेश तो जुन्या गाळाचा प्रदेश असतो. जलो जलोद मृदा आपण याला गाळाची ~ गाळापासूनच ते जे बांगर प्रदेश आहे, तो कशापासून तयार झालेला आहे गाळाच्या मृदेपासून तयार झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो या गाळाच्या मृदेमध्ये जे घटक असतात. तर गाळाच्या मृदेमध्ये potash आणि चुना हे दोन घटक आढळतात. विशेष करून कोणते घटक आढळतात potash आणि चुना हे घटक गाळाच्या मृदेमध्ये आढळतात. त्यानंतर मित्रांनो यामध्ये को~ णते घटक नसतात. तर या गाळाच्या मृदेमध्ये nitrogen, phosphorus, आणि जीवाश्म म्हणजे humus जे जीव असतात गाळाच्या मृदेमध्ये नसतात. तर एवढं लक्षात घ्या. कोणते घटक असतात आणि कोणते घटक नसतात. त्यानंतर गाळाच्या मृदा जिथं असतात, आढळते त्या ठिकाणी कोणती पिकं घेतली जातात, तर त्या ठिकाणी

ठरते. आणि इत्यादी पिकं तिथं घेतली जातात. तर आपण गाळाची मृदा किंवा जलोद मृदा पाहिलेली आहे. तर ही सर्व त्याची वैशिष्ट्यं आहेत, तुम्ही लक्षात घ्या. पंजाब ते आसामच्या मैदानापर्यंत सर्वांधिक विस्तार कुणाचा आहे, गाळाच्या मृदेचा

आहे. कुठून तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड. तर मित्रांनो एक सहा point एक लाख, सहा point एक लाख चौरस kilo meter इतका या लाल मृदेचं क्षेत्र आहे. आणि ते अठरा point सहा टक्के एकूण composition आहे. गाळाच्या मृदेनंतर दोन number ला कोण आहे लाल मृदा आहे. म्हणजे गाळच्या मृदेनंतर सर्वाधिक विस्तार कोणाचा आहे तर लाल मृदेचा आहे. मित्रांनो लाल मृदेला लाल रंग कसा प्राप्त झाला असेल. तर या लाल मृदाजी आहे, त्यामध्ये iron oxide असतं आणि त्याचं कसं असतं Iron oxide असल्यामुळे त्यांचा रंग कसा आहे लाल आहे. आणि मित्रांनो आणि ते आम्लधर्मी असते. कसं असतं आम्ल गुणधर्मी असतं. ्आणि त्यामुळे त्याचा ph कसा असतो, सातपेक्षा कमी असतो. मित्रांनो कोणत्या मृदेचा ph किती आहे, यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे महत्त्वाचं आहे. लाल रंग का असतो, तर iron oxide मुळे आणि ही लाल मृदा कशी असते, आम्लधर्मी असते, त्यामुळे त्याचा ph सातपेक्षा कमी असतो. त्यानंतर मित्रांनो या लाल मृदेमध्ये litching process जास्त असते. म्हणूनच लाल रंग प्राप्त होतो ना. litching process म्हणजे काय होतं मित्रांनो तर पावसा, नदी सिलिका वगैरे वाहून नेली जाते, त्यातल्या वि~विविध या असतात, त्या litching process मध्ये वाहून नेल्या जातात आणि त्याच्यात काय होतं Iron oxide जास्त राहातं त्यामुळे फक्त त्याला लाल रंग प्राप्त होतो.

आणि litching मध्ये काय होतं हे वाहून जातं. हे पण वाहून जातं लोह जास्त राहतं त्यामुळे याला लाल रंग प्राप्त होतो. त्यानंतर मित्रांनो nitrogen, phosphorus आणि जीवाश्म हे याच्यामध्ये नसतात. जीवाश्म लाल मृदेमध्ये देखील नसतात. nitrogen आणि phosphorus लाल मृदेमध्ये नसतात. absent असत. त्यानंतर या लाल मृदेमध्ये कोणती पिके घेतली जातात. तर लाल मृदेमध्ये तंबाखू, बाजरी, डाळी आणि गहू ही पिके घेतली जातात. कोण कोणती पिक घेतली जातात तंबाखू, बाजरी, डाळी आणि गहू इत्यादी पिक लाल मृदेमध्ये घेतला जातात. त्यानंतर मित्रांनो तिसरी मृदा म्हणजे, काळी मृदा. तर जी काळी मृदा आहे, मित्रांनो कापसाची काळा मृदा. कापसाची काळी माती म्हणतात, तुम्हाला माहितीचं आहे. तर काळी मृदा आहे ती basalt खडकापासून बनलेली आहे. काळी मृदा कशापासून बनलेली आहे, basalt खडकापासून बनलेली आहे आणि तिचं composition किती आहे, पंधार point दोन टक्के. तिसऱ्या क्रमांकावरती विस्तार कुणाचा तर काळ्या मृदेचा येतो. तुम्हाला माहितेय basalt खडक म्हणजे आपण जर बघितलं तर actual काळी मृदा कशापासून बनलेली आहे, तर lava रस पासून बनलेली आहे. त्यानंतर मित्रांनो सर्वाधिक ही कुठे सापडते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळी मृदा सापडते. तुम्हाला माहितेय deccan plateau आपला आहे, दख्खन पठार तिथे lava रसापासून basalt खडक निर्माण झाल्याने तिथे काळी मृदा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. आता तिथे Lava रस येतो का? नाही. पण तो पूर्वी आलेला होता, आणि ती पूर्णपणे विस्तार झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू इत्यादी प्रदेशांमध्ये देखी काळी मृदा सापडते. तर मित्रांनो या काळ्या मृदेत कोणकोणते घटक असतात? तर काळ्या मृदेमध्ये लोह, चुना, calcium potash aluminium magnesium आणि carbonate इत्यादी घटक आढळतात. बघा कोणत्या मृदेत कोणते घटक आढळतात हे महत्त्वाचे आहे. आणि काळी मृदा सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये आढळते. प्रश्न विचारला तर उत्तर देताच आलं पाहिजे, तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका. लिहून ठेवा, पाठ करा, आणि उत्तर तुम्हाला याची देता आली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो या काळ्या मृदेमध्ये कोणते घटक नसतात? तर यामध्ये nitrogen नसतं. phosphorus नसतं. organic matter नसतं. nitrogen phosphorus आणि ् organic matter या काळ्या मृदेमध्ये नसतात. त्यानंतर मित्रांनो एक महत्त्वाचं आहे, या मृदेला काळ्या मृदेला self plough soil असं म्हटलं जातं. self plough म्हणजे काय? self plough soil म्हणजे एखादी आपण मृदा आता ही काळी मृदा आपण घेतली तर काळ्या मृदेमध्ये काय होतं जेव्हा पाणी जातं तेव्हा ती काय होते ती अशी चिकन माती किंवा चिकन clay soil सारखी होते बरोबर आणि चिकट होते. अशी clay type होते, जेव्हा त्यात पाणी टाकतो. जेव्हा ते पाणी निघून जाते पूर्णपणे तेव्हा ती पुन्हा काय होते ती भुसभुशीत होते. म्हणजे आपण जमिनीची नांगरणी केली असेल तेव्हा कशी जमीन ready असते, पिकं घेण्यासाठी तशी ती जाते. म्हणजे ती स्वतःच स्वतःला adjust करून घेते, असं आपण म्हणू शकतो. म्हणून तिला self plough soil असं म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो

वसलेले शहर मुंबई मुंबई. island city आणि दक्षिण मुंबई या नावाने देखील शहर ओळखले जाते. भारताची आर्थिक राजधानी, अशी या शहराची आणखी एक ओळख. या मुंबईचे मूळ रहिवासी म्हणजे कोळी बांधव. त्यांचे आराध्य देवता मुंबादेवी. त्यावरून या शहराचे नाव पडले, मुंबई. मुंबई, बम्बई, बॉम्बे, मुंबापुरी. अशा कित्येक तरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहराला, एकोणविशे पंच्यान्नव साली अधिकृत असं नाव मिळालं, मुंबई. हे शहर म्हणजे सात बेटांचा समूह. पाषाणयुगापासुन येथे वस्ती असल्याचे दाखले सापडतात. अशी कित्येक नावं या शहरात इतिहासात सापडतात. त्याचे उल्लेख मिळतात. ग्रीक सम्राट, अशोक मौर्य, शिलाहार साम्राज्य, गुजरातचे मुस्लिम साम्राज्य, पोर्तृगीज, ईस्ट इंडियन कंपनी, ही अशी नावे आहेत. ज्यांनी कधीकाळी या मुंबईला मुंबई म्हंटले. काळ बदलला तशी सत्ता बदलली. भारत स्वतंत्र झाला आणि मुंबई आपली झाली. मुंबई! आज कितीकजणांना रोजी-रोटी देणारे शहर बनले. याची या मुंबई जवळ देखील नसावी. मुंबई शहरात एकूण जिल्हे आणि तालुके, अंधेरी, बोरीवली, कुर्ला. जिल्ह्यांचे क्षेत्रफळ~ क्षेत्रफळ, साक्षरचे दोन, एकुण गाव. मुंबईचे तालुके, एकुण गाव. सत्यांशी. शंभर पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण आठशे, हजार. पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण आठशे बत्तीस. मुंबईत, मुख्यत मराठी ही भाषा बोलली जाते. त्यालोखाला कोळी व कोकणी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा बोलणारे देखील आहेत. मुंबई पुणे expressway, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन, आग्रा-मुंबई, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ, हे मुंबईतुन सुरू होतात. भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे म्हणुन या शहराकडे पाहिले जाते. या शहराची अंदाजे लोकसंख्या तीन कोटी एकोणतीस लाख ऐवढी हाये. उपनगरांसह मंबई हे जगात पाचवे सर्वात विशाल शहर आहे. ज्यावेळेस मुंबईचा विस्तार व्हायचा होता. त्यापुर्वी कोळी लोक या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर वास्तव्यात हायेत. त्यांच्या उदरनिर्वाह हा संपुर्ण सागरावर अवलंबुन हाये. समुद्रातले मासे पकडायचे आणि ते ताजे असतांनाच विकायचे असा त्यांचा व्यवसाय. आज मुंबईत या कोळी लोकांचे अनेक कोळीवाडे अस्तित्वात आहेत. मांडवी, धारावी, शिवडी, वेसावे, वडाळा, कुलाबा, माहीम, शींव, वरळी, खार, गोराई, चिंबई, मालाड,

बाजार, राष्ट्रीय शहर बाजार, रिझर्व बॅंक अश्या आर्थिक आणि महत्वाच्या संस्था या शहरामधे आहे. प्रत्येक माणसाला भुरळ पाडणारी चित्रनगरी अर्थात, चित्रपट सृष्टीची पाळंमुळं या शहरात खोलवर रूजली असुन. त्यामुळे या क्षेत्रात काम करणा करकलांना, पाहण्याकरता देखील येथे लोक मोठया प्रमाणात येत असतात. चित्रीकरणाकरता महत्वाचे असे मोठे-मोठे studio या शहरात असुन चित्रपटांचे, मालिकांचे या ठिकाणी रोज चित्रीकरण होत असते.

हा रस्ता बांधण्याकरता दहा वर्ष आणि सोळाशे कोटी खर्च आला. आता हा रस्ता वाहतुकीकरना उपलब्ध करून देण्यात आला असुन. या मार्गावरून ये जा करणाऱ्या, ज~ बराच वेळ या रस्त्यामुळे आज वाचतो. जलमार्गाने व वायुमार्गाने येणारे युरोप, अमेरिका, आफ्रिका अश्या पश्चिमी देशातले नागरिक आधी मुंबईला येतात. आणि त्यामुळे या शहराला भारताचे प्रवेशद्वार म्हंटले जात आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस, रेल्वे स्थानक, EST बस सेवा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानसेवा, या नावाने ओळखल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सर्वात व्यस्त विमानतळ म्हणुन ओळखलं जातं. युनेस्को या वैश्विक संस्थेचे मुंबई येथे दोन स्थळांना आपल्या यादित मानाचे स्थान दिले हाये. छत्रपती शिवाजी टर्मिनस, एलिफंटा येथील गुफा. मुंबई नाटकांकरता देखील फार प्रसिध्द हाये. पुणे आणि मुंबई येथे सर्वाधीक मराठी नाटक तयार होतात. आणि सादर देखील होतात. येथे अनेक प्रसिध्द नाटयागृह देखील हायेत. सर्वधर्माचे सण या मुंबईत मोठया आनंदात आणि उत्साहात साजरे होतात. आणि सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशाच्या उंच-उंच मुर्ती जगाचे लक्ष आपल्याकडे वेधता येईल असं, हिंदुधर्माचा सण,

milimeter, एवढा विक्रमी पाउस पडला. त्यामुळे संपुर्ण मुंबई त्या दिवशी जलमय झाली. अनेक जीव गमवावा लागला. ज्या लोकांनी तो दिवस अनुभवला, ते आज देखील त्या दिवसाच्या आठवणीने जागतात. वाढत्या नागरिकांना ताण मुंबईला कायम सहन करावा लागतो. त्यामुळे, उद्वणाया या समस्या देखील हायेत. धारावी ही झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणुन ओळखली जाते. विसव्या शतकात भारतात,

बांधकामाचा निर्णय घेतला होता. जलमार्गाने या वायुमार्गाने येणारे युरोप, अमेरिका, आफ्रिका अश्या पश्चिम देशातले नागरिक आधी मुंबईला येतात. त्यावेळेस हे भव्य, प्रवेशव्दार त्यांच्या नजरेस पडते. आणि त्यामुळे या शहराला भारताचे प्रवेशव्दार देखील म्हंटले जाते. गेट वे ऑफ इंडिया समोर भव्य पंच, तकारालीक hotel ताज आपल्या दृष्टीस पडते. या गेट समोर फोटा काढण्याचा आनंद, देशी परदेशी पर्यटक मोठया प्रमाणात, घेण्यावरून, सैर, टांगा सफारीचा देखील आनंद घेतात. येथे बोटीतून, सैर करण्याचा आनंद देखील तुम्ही घेउ शकता. बोटीतुन सात kilometer अंतरावर, घारापुरी बेट हाये. तेथील एलिफंट लेण्या पाहाण्याचा आनंद देखील तुम्ही घेउ शकता. मुंबईच्या प्रभावदेवी, भागातील सिध्दीविनायकाचे मंदिर फार प्राचीन आणि प्रसिध्द असे गणेशाचे मंदिर आहे. उजव्या सोंडेच्या गणपतीचे धार्मीक महत्व, अगवेगळ्या समजले जाते. या स्थळाला सिध्दपिठ समजले जाते. असा गणेश नवसाला लवकर पावतो. आणि लवकर रागव देखील अशी मान्य आहे. गणेशाच्या आजुबाजुला त्याच्या पत्नी रिध्दी आणि सिध्दी देखील हायेत. तुम्ही मुंबईत, प्रभावदेवी भागातील तुम्ही या मंदिरात भेट देऊ शकता. धन्यवाद! शेतकरी आणि शेतकऱ्याची व्यथा फारच बिकट आहे. हे ऐकल्यावर किंवा म्हटल्यावर डोळ्यासमोर एकच चित्र येत असेल ना? जसे माती, फाटलेली धोतीवाला माणूस, बैल, गरिबीची परिस्थिती, मातीचा तोडकं मोडकं घर. पण अहो काय करता? आम्हाला जगाला खाऊ घालावं लागतो ना? मातीत राबलो नाही तर पोट कसे भरणार? आज तुम्हाला मी स्वतः अनुभवलेली सर्व दृश्ये सांगणार ते माझ्या शब्दातून भारताला शेकडो काय हजारो वर्षाचा शेतीचा इतिहास लाभलाय. अर्थात लाभेलच ना? पोट भरायला साधनच काय असतं? उत्पन्नाचा अन्नधान्य यांनी संपन्न असलेला आपला हा भारत देश अनेक संकटातून आपल्याला अन्न पुरवतोय. सावकारी, उच्च वर्गाच्या शेतकऱ्यांनी निच्च वर्गाच्या शेतकऱ्यांचा केलला छळ, इच्छा नसताना हिसकावलेली जमीन, इंग्रजांच्या काळात लावले गेलेले कर, रयतेवारी कायमधारा पद्धतीने, निसर्गाने सोडलेली साथ याने शेतकरी आधीपासूनच त्रासलेला आहे. आताच्या काळात देखील व्यापाऱ्यांची मनमानी, उत्पन्नाची कमी, भाव, वाढती रोगराई, पिकांचे नुकसान यांनी शेतकरी खालीच जात आहे. सध्याच्या धावपळीच्या आणि fast युगात कष्टाचे काम करण्याची इच्छा नसते. त्यामुळे होणारी मजुरीची टंचाई, मजुरांचे हाल पाहून

उदाहरणार्थ, शेती सोडून सर्व श्रीमंत होत आहेत. उदाहरणार्थ, व्यापारी, वाहतूक, खत, दुकानदार, pipe वाले, ठिबक दुकानदार, tractor वाले, hardware वाले. सर्व श्रीमंत होत असताना मात्र माझा शेतकरी राजा हा गरीबच राहत आहे. आम~ आमच्याकडे लाखो- करोडोंचा भाव असलेल्या जमिनी आहेत हो. पण काय करता? विकू नाही ना शकत. कारण शेतीला आम्ही आई मानतो. आणि जमीन विकली तर तुमची पोटं कशी भरणार? खूप साऱ्या अडचणी असतात. पेरणीपासून बियाणे खरेदी करणे, नांगरणे, मजूर मिळवणे, ढगांकडे आस लावून

एकदाची पेरणी झाली की, पाऊस कधी येईल? या आशेने सतत त्रासत राहणं,

एन पिकाच्या कापणीच्या वेळेस परतीचा पाऊस किंवा नुकसान किंवा वादळी वार~ वादळी वारे यांच्यामुळे अजून काही ना काही नुकसान शेतकऱ्याचं होत असतं. तुम्ही विचारही करू शकत नाही अश्या वेळी शेतकऱ्याला काय जाणवतं? डोक्यावर कर्ज, दुकानदारांच्या उधाऱ्या, काहींच्या मुलेमुलींची लग्न घराचे बांधकाम हे स~ हे सर्व त्या पिकाच्या जमीनदोस्त होताना दिसत असतं. शेतकऱ्याचे दुःख सांगायला हे शब्द कधीच पूर्ण पडणार नाहीत, कारण दुःखाचा आभाळ कधीच संपत नाही.

बिकट ह्याची शेतकऱ्याची व्यथा आहे. आपण या भारतात कृषिप्रधान देश म्हणत असतो, पण भारतात शेतकऱ्यासाठी काहीही व्यवस्था केलेली नाही.